व इथे एक बाई चाललेली आहे जिने रंगीबेरंगी साडी घातलेली आहे.

व तोंडाला मास्क लावलेला आहे तिच्या हातात एक लाल रंगाची पिशवी आहे तिच्या मागे भाज्या सुद्धा विकत आहेत.

व खाली काळी फरशी सुद्धा आहे व हिरव्या मॅट सुद्धा टाकलेल्या आहेत.

इथे एक माणूस थांबला आहे ज्यानी लाल रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची--

या पार्क मध्ये दोन छोटी छोटी मुले दिसत आहेत.

इथे एक पांढऱ्या रंगाचा बोर्ड लावलेला आहे ज्यावर लिहिले आहे पॉवर हाऊस एकोणीस छत्तीस.

व आजूबाजूला माणसे सल्ला दिसत आहे.

तो गाडीला पेंट करत आहे ही गाडी काळ्या रंगाची आहे.

टायर सुद्धा आहे आजूबाजूला घरे आहे छोटी-छोटी व मोठी-मोठी झाडे आहे.

इथे एक माणूस गाडीवर चालला आहे ज्याने निळ्या रंगाचा शर्ट घातलेला आहे.

व इथे एक रिक्षा सुद्धा दिसत आहे.

प्राण्यांच्या भोवताली जाळीने तटबंद केलेले दिसत आहेत.

लोखंडाने ग्रील केलेले आहे व मागे पांढरी भिंत आहे दोन मोठे स्तंभ दिसत आहेत.

इथे पांढऱ्या रंगाची भिंत सुद्धा दिसत आहे.

त्यावर सुद्धा एक बोर्ड लावलेला आहे व हे घर लाल रंगाचं आहे.

याच्या बाहेर माणसे दिसत आहेत व समोर एक पांढऱ्या रंगाची गाडी सुद्धा थांबलेली आहे.

जे पांढऱ्या रंगाचे आहेत वर आभाळ सुद्धा दिसत आहे आभा--

इथे छोटे छोटे गवत सुद्धा आहे शेळी गवत खात आहे.

तो चॉकलेटी रंगाचा आहे व त्यावर लिहिलेले आहे चष्मा घर.

लाईट सुद्धा दिसत आहेत व छोटे छोटे बोर्ड सुद्धा लावलेले आहेत.

काळ्या रंगाचे व इथे झाडे सुद्धा ठेवलेले आहेत.

व बाहेर एक पांढऱ्या रंगाची गाडी सुद्धा थांबलेली आहे.